हॅलो ताई काय करताय? बर्याच दिवसांनी अगं एक तुम्हाला फोन केला आज मी. अरे च्या! काय चाललंय तुझा फोन होय मला वाटलं माझ्या मैत्रिणीचा एक येणार होता.

पण बरं झालं मी वाटच बघत होते किती दिवसात तुझा फोन नाही मी बातम्या बघतीये गं.

आणि बाकी सगळं अपघातातल्या ज्यानी अपघात केला त्याच्या धर्मा बद्दल जाती बद्दलच बोलतायेत.

म्हणजे मला कळतच नाही ही काय पत्रकारिता आहे आणि हे काय त्यातलं राजकारण आहे? ह्याचा मला काही पत्ताच लागत नाही आहे. म्हणजे एक्झॅटली काय काय म्हणताय म्हणजे तुम्ही मला नाही लक्षात येत? लक्षात येत नाही म्हणजे अपघात झालेला झालेली व्यक्ती अमुक धर्माची आहे तिला न्याय मिळालाच पाहिजे आणि केलेली व्यक्ती अमुक जातीची आहे तिच्या तिच्यावर कारवाई झालीच पाहिजे.

कारवाई ही गुन्हेगाराचा गुन्हा असा आहे चुक अशी आहे आणि म्हणून ती व्हायला पाहिजे बरोबर हे यायला पाहिजे की नाही.

आणि मग हे वारंवार त्या जातीचा अधोरेखित करायची काहीच गरज नाही एकदा जाती वा नावाचा उल्लेख जातीचा नाहीच करायला पाहिजे नावाचाच उल्लेख केला पाहिजे. पण हे मात्र जात आणि धर्मच ठसवत आहेत आपल्या मनावर आणि गेले कित्येक वर्ष मला तर वाटतय ह्या मागे राजकारण्यांचाच हात असावा. राजकारण्यांचा बरोबर तुम्ही हे म्हणताय ते आता मला कळतंय थोडंस राजकारण्यांचा हात आणि त्यांच्यामुळेच या अशा बातम्या सगळीकडे पसरून समाज मध्ये काही तरी असा उद्वेग पसरला जातोय बरोबर? असच म्हणायचंय तुम्हाला बरोबर आहे तेच म्हणायचंय मला राईट.

आणि सामान्य माणूस याबद्दल विचार करत नाही बातमी देणाऱ्याने बातमी दिली धर्माचा उल्लेख केला जातीचा उल्लेख केला की चालले हे दंगल करायला.

आणि त्याला राजकरणी सुद्धा साथ देतायेत अगदी याचा वाईट वाटतय. याचा वाईट वाटतय. आणि खरं तर हे उलट दृश्य दिसायला पाहिजे की राजकारण्यानी रैदर अ हे खोडून काढल पाहिजे त्यांनी समाजात खरं तर हे पसरु नाही द्यायला पाहिजे पण ते उलट होतय बरोबर. उलट होतय त्यांनी पत्रकारांना या बाबतीत समज द्यायला पाहिजे अगदी बरोबर की तुम्ही अपघातात तुमच काम काय आहे बातमी देणं.

त्या बातमीतल तुम्हीच परस्पर न्याय देताय का? लोकांना न्याय द्यायला सांगताय किंवा सूचित करताय की अशा पद्धतीने न्याय व्हायला पाहिजे.

तुमच काम तुम्ही योग्य पद्धतीने करत नाही आहात हे त्यांना कोणीतरी लक्षात आणून दिल पाहिजे आणि ते राज्यकर्त्यांनीच आणून दिल पाहिजे अगदी बरोबर राजकारण्यानीच आणून दिल पाहिजे.

राजकारण या विषयावर जर आलो तर मग पॉलीटिक्सकडे बघण्याचाना सुशिक्षित लोकांचा मला वाटतं ज्याला आपण म्हणतो दृष्टीकोण तोच काही तरी गढूळलेला आहे असं नाही वाटत तुम्हाला? दृष्टिकोन नाहीच आहे अशिक्षित लोकांना राजकारणा विषयक आस्था नाही दृष्टिकोन नाही स्वतःच मत नाही.

आणि अशिक्षित लोकांचं म्हणशील तर ते या अशा बातम्यांवर विश्वास ठेवून शिक्षणाचा अभाव पण अर्थात मला एक वाटत शिक्षण आणि संस्कार या मध्ये जर संस्कार चांगले असले तर फरक पडत नाही. पण त्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन दंगली माजवतायत हे राजकारणी.

पण मग आहे काय म्हणजे सोल्यूशन काय करायचं राजकारणाकडे सारखं सारखं जायचं. किंवा मग मी असं म्हणेन आता इलेक्शन जेव्हा असतात तेव्हा ती येतात लोक आपल्या दारासमोर मत मागायला तेव्हा बरंच काही छान छान सगळ्या पक्षांच्या बाबतीत बोलतीये असं बोललं जातं. जनता पण तेवढ्या पुरतं तेवढा जाते मतदान करून येते पण मग सर्वांग विचार करून कुठल्या कॅन्डीडेटला मत दिलं पाहिजे किंवा कोणाला निवडून दिलं पाहिजे. सुशिक्षित लोकांनी त्याच्या मध्ये जरा उडी घ्यायला पाहिजे आणि त्यांनी याच्यात काहीतरी भरीव कामगिरी केली तर या गोष्टींमध्ये फरक पडेल.

सगळे मुद्द्याला तर तू हात घातल्यास खरा पण याची सुरुवात खरोखर कोणी करायची हा एक मोठा प्रश्न आहे हम्म मोठा प्रश्न आहे कारण अजिबातच म्हणजे बऱ्याच वेळेला दिसून असं येत राजकारणा मध्ये की त्यांच्या नावावर काही ना काहीतरी गुन्हा किंवा जमा असता आणि तरीही आपणही त्यांना त्याला आक्षेप घेत नाही. हम्म त्याच्या त्याला निवडून ही देतो वर्षानं वर्ष असं एक काहीतरी विचित्र चित्र आपल्या समाज मध्ये उभं आहे. उभं आहे आणि त्याबद्दल आपण निर्विकार पणे निर्विकार पणे अगदी बघतोय राजकारणाकडे. आपल्याला आणि हा ही विचार येत नाही की आपल्या पुढच्या पिढीला याबद्दलचा त्रास होणार आहे. एक्साक्टली मला वाटतं तुम्ही जे म्हणताय निर्विकार पणे बघतो म्हणजे आपल्याला ती एवढी सवय होऊन गेली की चला ठीक आहे चलता है चलता है असं म्हणत आपण ते सोडून देतो आणि मग त्याचे दुष्परिणाम जेव्हा भोगाव्याची भोगाव्याची पाळी येते तेव्हा मग आपण

की पॉलीटिक्स असा आहे पॉलीटिशीयन्स असे आहेत

आणि तेव्हा आपण हेच विसरतो की ते आपणच निवडून दिलेले आहे

पण तुम्हाला आता या ओघाने आपण बोलतोय असं त म्हणजे तुम्हाला काय वाटतं? याच्यात अ काय केलं पाहिजे? किंवा तुम्हाला समजा फॉर एक्झाम्पल समजा मी तुम्हाला विचारलं खरं तर मी सांगते तुला

हे देते बोलण्याला आणि सांगते हम्म की यामध्ये चौथा स्तंभ जो पत्रकारिता यांनी खूप

त्यांनी जर त्यांच काम चोख केलं आणि मग सुशिक्षित समाज ने सुद्धा त्या मध्ये सहभाग घेतला पाहिजे कारण तेच त्यांनी जेव्हा बातमी दिली आणि ती बातमी जर अशा पद्धतीची आहे तर आपण सुद्धा

की अशी का बातमी देताय आपण कोणी त्याबद्दल बोलतच नाहीयोत त्यामुळे हे ही जी प्रथा आहे न दिवसा दिवस खूप वाढत होत चाललीय

म्हणजे पूर्वी होत त्यापेक्षा त्यांचं आजून आजून त्या जाती धर्माकडे ते आपल्या एकीकडे निरपेक्षतेच्या गप्पा मार तात आणि पुन्हा पुन्हा आपल्या ला तें आपल्या मनामध्ये आपला आपला जाती आपला धर्म हे ठसवताय

की जे आपण विसरू बघतोय आणि विसरतो ही म्हणजे प्रत्यक्ष मांडताना समाज मध्ये आपण किंवा वावरताना आपले स्वतःचे सर्व जाती धर्माचे लोक मित्र मैत्रिणी असतात त्यांच्याशी आपलं खूप छान सूत जुळले

पण आशा बातम्या बघून लोक तरी पण दंगल का करतात ते मला कळत नाही त्यांना त्या वेळेला आपले त्या त्या जातीचे धर्माचे चांगले

याचं मूळ मला वाटतं तुम्ही अगदी सुरुवातीला म्हणालास तसं राजकारण्यामध्ये दडलेलं आहे आणि त्यांचा स्वार्थ म्हणजे त्यांना ही असं झालं की आपण फक्त सत्तेवर आलं पाहिजे मग बाकी च्या गोष्टी काही का आणि कशा ही होई नात

हा खेळ चालू आहे लिटररी लोकांबरोबर हा म्हणजे दंगली करणारे लोक मला असं वाटते की ते हम्म तुझ्या माझ्या सारखे नाहीत तर ते राजकारण्यांनीच पेरले एक पीक आहे हा हा आहे अशी शंका येते आणि किंबहुना थोडी थोडी खात्रीच पटत चाललीय

आणि सामान्य माणूस जेव्हा त्याच्यात आज वर्षानुवर्ष बरडतोय आणि तरीही तो जागा होत नाही ही जास्त खेदाची बाब आहे

आणि साध्या साध्या गोष्टी सुद्धा म्हणजे ते तर गेला पण गेला बाजार रस्ते आपल्या घरासमोर जे रस्ते त्यावरचे खड्डे आणि मग पाणीपुरवठा वीजपुरवठा असल्या

काय या गोष्टीला म्हणजे का निवडून द्यायचा आपण हाच

अगदी बरोबर मुद्दा काढलास की आपण राजकारण्यांना आता सांगायची वेळ आलीय की तुम्ही हे सारखं सारखं जाती धर्माचा कशाला उल्लेख कारताय त्यापेक्षा तुमची जी विकास काम आहे त्या बद्दल तुमच्या भाषण मध्ये उल्लेख

आणि त्याचा जो लेखाजोखा आहे आपण एरवी ऑडीट ऑडीट म्हणत असतो ते ऑडीट यांच्या कार्याला लावला पाहिजे अगदी बरोबर पाच पाच वर्ष आपण जेव्हा त्यांना निवडून देतो सत्ता सत्ता

त्या पाच वर्षांत ह्यांनी काय केलं? आणि जर त्या पाच वर्षा मध्ये ह्यांनी काहीही विकास केलेला नसला तर आपणच सांगायला पाहिजे की हा नको उमेदवार आम्हाला

आपणच ते केला पाहिजे अॅक्चुअली काम बरोबर ये

संपूर्णपणे आपली पण जबाबदारी आहे आहे

पण अ अ आपली जबाबदारी हे अगदीच मला शंभर टक्के मान्य आहे पण तरी पण अ अ हा विचार करताना म्हणजे दुसरा अँगल त्याचा मला असं वाटतोय की सामान्य माणूस सर्वसामान्य माणूस जो चाकरमानी आहे पांढरपेशा वर्ग पण म्हणू शकतो आपण ते घाबरतात काही गोष्टींना की आपण जर हे करायला गेलो किंवा काही बोलला ला गेलो

हा काय होणार अशी भीती वाटायला लागते आणि मग ते जास्त गप्प बसलं जात हो तुझा मुद्दा एकदम परफेक्ट अगदी परफेक्ट ये पण मग तुला यामागचे का कारण वाटतय की गप्प सामान्य माणूस असं तुला वाटतय

म्हणजे निष्क्रीयता कुठून आली ही सामान्य माणसामध्ये

तसं मला असं वाटतं हे निष्क्रियता

यामुळे आली की आपल्या सामान्य माणसा मध्ये एकी ही नाही

जर तू उद्या भांडायला उभी राहिलीस तर तुझा बरोबर आहे हे पटवून ही सामान्य माणसातला कुठला ही माणूस तुला साथ द्यायला पुढे येईल असं नाही किंबहुना एखादा माणूस पुढे आला तर त्याच्या घरातली मनातील तू कशाला जातोयस

म्हणजे शिवाजी काय तो दुसऱ्याला होऊ देत किंवा दुसऱ्याच्या घरात जन्माला येऊ देत शेजारच्या घरात जन्माला येऊ देत

मग सामान्य माणूस कसा म्हणेल एकदा एखादा माणूस पोळला गेला त्याचं घरदार बेचिराख होतो फार जो क्रांती करायला उडतो त्याच पूर्वीच्या क्रांती क्रांतिकारकांची माहिती आपण वाचलेली आहेत की त्यांचे घरदार बेचिराख केलेत पण त्यासाठी त्यांना कोणी सहकार्य केले नाही आणि तोइतिहास लक्षात घेऊन मला वाटतं सामान्य माणूस गप्प बसत असावा

म्हणजे हा ऍन्गल पण त्याला आहे पण मग त्यासाठी आहेजर आपण विचार केला तर हे कसं काय सुरू करायचं किंवा हे कास काय बंद करायचा वाईट गोष्टी जनजागरण या व्यतिरिक्त काही नाही आणि त्या जनजागरण मध्ये सर्व स्तरातील लोक सहभागी झाली पाहिजे आणि त्यामध्ये सगळी जात धर्माची लोक जर एक झाली ना तर हे अजिबात अशक्य नाही

राजकारण्यानी भाषण मध्ये जात धर्म आणला ना की तिथल्या तिथं त्यांना खाणकावुन सांगितलं पाहिजे जनतेनं की हे इथे बोलू नका हा आता तुम्ही कशाला उभे राहिलेल्यात

ते बोला आणि हे एकट्या दुकट्याने न सांगता जमावाने सांगितलं तर तेव्हा

ते तुमच्या पर्यंत कोणी आणलेली नाहीय ती तक्रार मग तुम्ही काय बोलता?

हा कारण विकासाबद्दल भाषणामध्ये कुठला ही राजकारणी भाषण मध्ये विकासाबद्दल बोलतच नाहीय आता सध्या अपघाताचा सुद्धा ते राजकारण करतील आणि मला तीच भीतीचे

की बाबा ह्या अपघातामध्ये म्हणजे तो जो पीडित माणूस आहे बेसिकली आधी त्याची चूक कोणाची हे सुद्धा तपासून झाला पाहिजे आणि चूक कोणाची ही असू दे पीडित माणसाला मदत ही म्हणजे जो अपघातग्रस्त आहे आहे त्या ची चूक असली

आणि ह्या दोन ज्या गोष्टी आहेत त्यावर लक्ष केंद्रित करण जास्त महत्त्वाचे आहे

प्रथमतः त्याला आधी सुरक्षित त्या अपघातातून बाहेर काढणं आणि नंतर याबाबतीचा तपास पोलीस यंत्रणा आहे की त्यासाठी आहेच ये हा तिथं राजकारण्यांनी लुडबूड करण्याची गरजच नाहीय जात धर्म आणायची गरजच नाहीय

वस्ती मध्ये संपूर्ण वातावरण तंग हून जात लोकांचे दैनंदिन व्यवहार ठप्प

आणि मग त्याची सामाजिक मालमत्तेची हा दंगलग्रस्त हानी करतात

आणि मग म्हणजे ह्यातन काय निष्पन्न काय काढायचं मला पत्रकारांचा हे सुद्धा कळत नाही राग येतोय खूप

पण करू काय शकत नाही आपण खरं तर असं नुस्ती चर्चा करतोय सक्रिय सहभाग घेणं

मला तर वाटतं कधी कधी असं ऑफकोर्स आता हा खूप फँटसी चा विचार मी बोलतीय तुमच्या बरोबर पण तुमच्या बरोबर म्हणून बोलती ये कारण असं वाटतं एखादा चमत्कार व्हावा म्हणजे जसा कृष्णा चे आहेत ना दशावतार तस कोणी तर अवतार घ्यावा एखादा पोलिटिशियन असा यावा की त्यांनी दाण दाण दाण सगळं हे बदलून टाकावं राजकारणा ची व्याख्या बदलावेत सगळे सुशिक्षित लोक जे मनाने चांगले आहेत ज्यांना खरोखर काम करायची लोकांसाठी उर्मी आहे त्या लोकांनी याच्या मध्ये पडाव त्या नी त्यांना निवडून दिलं गेलं जावं आणि मग मला नाही वाटत म्हणजे हे जे सगळं चित्र आपल्या ला गढूळलेला दिसतय ते

थोडासा त्याच्या मध्ये फरक पडत पडत आणि अल्टिमेट ली राजकारण म्हणजे काय मला तर असं वाटतं माझ्या मता प्रमाणे व्याख्या अशी करू यात राजकारणाची की देशाचा विकास देशाचं राजकारण म्हणजे देशा चा विकास

पण बाकी च्या सुद्धा सर्व शैक्षणिक गरजा वैद्यकीय गरजा ह्या त्याला सहज पणे आणि परवडणाऱ्या दरामध्ये उपलब्ध करून दिल्या पाहिजे हे राजकारणाचं खरं आणि ते आज खरं काम आहे आणि त्यासाठी जे आवश्यक आहे ते उभारातचं नाहीय किंवा उभार लं तरी ते उभारताना जो भ्रष्टाचार होतो त्या मध्ये राजकारणाच्याच यांचा मोठा हात असतो असं आता दिसून आलेले आहे महागाई वर तर बोललचं झालं तर आपल्या ला एक सेपरेट काय म्हणूया दोन तास त्याच्या वर आपण दोघी चर्चा